या चित्रा मध्ये आपल्याला एक काचेची बिल्डिंग दिसत आहे निळ्या कलर च आकाश दिसत आहे एक पिवळ्या कलर ची गाडी दिसत आहे.

हे एक डोंगराचे चित्र आहे आणि त्या डोंगरा वर छोटे-छोटे गवत आलेल्या आहेत पाऊस झालेला आहे माती ओल्ली आहे हिरव्या-हिरव्या कलरचे गवत त्या डोंगरावर आलेले आहेत.

हा एक निसर्गरम्य असा चित्र आहे की ज्याच्यात आपल्याला हिरवी-हिरवी झाडे दिसत आहे माती ही ओली झालेली म्हणजे पाऊस पडून गेलेला आहे.

दुसऱ्या स्टॉल वर आपल्या काही साड्या दिसत आहे पैठणी तिसर्‍या स्टॉल ला आपल्याला मुलींचे ड्रेस दिसत आहे.

भिंती दिसत आहे भिंतीच्या कडेला घर दिसत आहे शेती वारा चालू आहे म्हणून अह रोपटे हलताना दिसत आहे.

अं लाल कलर च्या खिडक्या दिसत आहे अह बाहेर चप्पला काढलेली अह दिसत आहे.

काही झाडं दिसत आहे आकाश दिसत आहे अं काही जमीत दिसत आहे.

या चित्रामध्ये काही हिरव्या कलर ची झाड दिसत आहे सफ़ेद कलर चा आकाश दिसत आहे.

अं टोवर्स दिसत आहे मोबाइल चे आ बिल्डिंग्स दिसत आहे.

चारी बाजूनि अ गवतांनी घेरलं आहे भिंतींवर सुद्धा गवत आलेले आहे.